नमस्कार
जीचेम्टेबल मधील फीचर्स एंड कलर स्कीम्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत जीचेम्टेबल एलिमेंटल विंडो आणि रंगसंगती
त्यासाठी आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 जीचेम्पेंट वर्जन 01210आणि जीचेम्टेबल वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि जीचेम्पेंट ची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
जीचेम्टेबल ह्या अॅप्लिकेशनबद्दल जाणून घेऊ
जीचेम्टेबल हे जीचेम्पेंट चे युटिलिटी सॉफ्टवेअर म्हणून सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर द्वारे इन्स्टॉल करता येते
जीचेम्टेबल हे रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे अॅप्लिकेशन आहे
हे मूलद्रव्यांची रासायनिक माहिती देते
हे विविध रंगसंगती असलेली मूलद्रव्यांची आवर्त सारणी दाखवेल
जीचेम्टेबल उघडण्यासाठी दश होम वर क्लिक करा
सर्च बार मधे टाईप करा जीचेम्टेबल
पिरियोडिक टेबल ओएफ ठे एलिमेंट्स आयकॉनवर क्लिक करा
पिरियोडिक टेबल ओएफ ठे एलिमेंट्स विंडो उघडेल
जीचेम्टेबल विंडोमधे इतर विंडो बेस अॅप्लिकेशनसारखा मेनुबार आहे
मेनुबार मधे जीचेम्टेबल सोबत काम करण्यासाठी लागणा या सर्व कमांडस असतात
ही मूलद्रव्यांची आवर्त सारणी आहे
येथे मूलद्रव्यांची बटणे पाहू शकतो
मूलद्रव्याचे नाव मिळवण्यासाठी मूलद्रव्यावर कर्सर न्या
टेबलमधे बटणांसाठी वापरलेले रंग हे मूलद्रव्यांचे पारंपारिक रंग आहेत
हे टेबल आधुनिक आवर्त सारणीची प्रतिकृती आहे
आता एलिमेंटल विंडो बद्दल जाणून घेऊ
ती दाखवण्यासाठी आवर्त सारणीवरील कुठल्याही एका मूलद्रव्याच्या बटणावर क्लिक करा
कार्बन वर क्लिक करा कार्बनची एलिमेंटल विंडो उघडेल
एलिमेंटल विंडोमधे चार टॅब्ज समाविष्ट आहेत
मेन इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज रेडी थर्मोडायनॅमिक्स आपण प्रत्येक टॅबबद्दल जाणून घेणार आहोत
डिफॉल्ट रूपात मेन टॅब सिलेक्ट केलेला आहे
त्यात मूलद्रव्याचे चिन्ह आहे एटोमिक नंबर अणुक्रमांक एटोमिक वेट अणूचे वजन आणि इलेक्ट्रॉनिक कॉनफिगरेशन आहे
त्यामधे लांग आणि नामे असे शीर्षक असलेले टेबल आहे
हे टेबल इतर भाषेतील कार्बनची नावे दाखवते
पुढे इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज टॅब वर क्लिक करा
ही टॅब अशी माहिती दाखवते
पॉलिंग electro नेगेटिव्हिटी व्हॅल्यू आयोनायझेशन एनर्जीज एमजे पेर मोल मधे पहिल्या दुस या आणि तिस या आयोनायझेशन एनर्जीज केजे पेर मोल मधे इलेक्ट्रॉनिक एफिनिटीज
उजव्या बाजूला संबंधित शो कर्व्ह बटणे दिसत आहेत
चार्ट बघण्यासाठी शो कर्व्ह बटणावर क्लिक करा
हा चार्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी विरूध्द एटोमिक नंबर असा आहे
हा बंद करू
रेडी टॅब वर क्लिक करा
ह्या टॅबमधे कोव्हॅलेंट वन डेर वाल्स आणि मेटॅलिक रेडी च्या व्हॅल्यूज सर्व व्हॅल्यूज पीएम मधे
पीएम म्हणजे पिको metre 10 टू दी पवर ऑफ 12 मीटर्स
कार्बन हा अधातू असल्यामुळे त्याला मेटॅलिक रेडियस ची व्हॅल्यू नाही
कार्बन विंडो बंद करू
पिरियोडिक टेबल ओएफ ठे एलिमेंट्स विंडोवर परत जाऊ
सोडियम बटणावर क्लिक करा
रेडी टॅबवर क्लिक करा
मेटॅलिक रेडी च्या व्हॅल्यू येथे दाखवल्या आहेत
रेडी टॅब आयोनिक रेडी चे टेबल दाखवत आहेत
ह्या टेबलमधे आयॉन cन् आणि वॅल्यू असे कॉलम्स आहेत
टेबलमधे खाली स्क्रोल करा
ह्या टेबलमधे सोडियमच्या विविध शक्य असलेल्या आयनिक स्थितींची माहिती दिलेली आहे
तसेच त्याचे कोऑर्डिनेशन नंबर आणि त्याच्या आयोनिक रेडी व्हॅल्यूज पीएम मधे आहेत
क्रोमियम मॅंगनीज इरॉन कोबाल्ट निकेल आणि कॉपर या मूलद्रव्यांची मोठी कॉम्प्लेक्सेस बनवण्याची वृत्ती आहे
इरॉन बटणावर क्लिक करा
त्याची एलिमेंटल विंडो उघडेल
रेडी टॅबवर क्लिक करा
आयोनिक रेडी टेबलमधे स्पिन नावाचा अतिरिक्त कॉलम आहे
स्पिन कॉलम आर्यनच्या कॉम्प्लेक्स बनवण्याच्या वृत्तीची कल्पना देतो
येथे हाय म्हणजे स्पीन मुक्त कॉम्प्लेक्सेस जेथे इलेक्ट्रॉन्स एकाकी आहेत
लॉव म्हणजे स्पीनशी संबंधित कॉम्प्लेक्सेस जेथे इलेक्ट्रॉन्स जोडीने आहेत
इरॉन ची एलिमेंटल विंडो बंद करू
कॉम्प्लेक्स बनवण्यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर मिळेल
httpenwikipediaorgwikiSpin states d electrons
कार्बनच्या एलिमेंटल विंडोवर पुन्हा क्लिक करा
थर्मोडायनॅमिक्स टॅबवर क्लिक करा
ही टॅब कार्बनचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दाखवते
शो कर्व्ह बटण वापरून पहा
कार्बनची एलिमेंटल विंडो बंद करू
आता रंगसंगतीबद्दल जाणून घेऊ
व्ह्यू मेनूत जाऊन कलर स्कीम्स सिलेक्ट करा
कलर स्कीम्स ची सूची असलेला सबमेनू उघडेल
नो कलर्स वर क्लिक करा
सर्व मूलद्रव्यांची बटणे राखाडी रंगाची झालेली दिसतील
कलर स्कीम्स वर क्लिक करा नंतर फिजिकल स्टेट्स सिलेक्ट करा
निळ्या रंगाच्या मूलद्रव्यांची बटणे असलेली नवी आवर्त सारणी उघडेल
काळ्या रंगातील काही बटणे वगळली जातील
सर्वात वर Temperature चा शून्य ही किमान व्हॅल्यू असलेला स्केल स्लायडर आहे
खाली solid ब्लू liquid ग्रीन आणि gas रेड असे रंग बघू शकता
शून्य डिग्री केल्विन वर सर्व मूलद्रव्ये घनरूपात असतात
त्यामुळे ते निळ्या रंगात दिसत आहे
तापमान वाढवण्यासाठी स्लायडर ड्रॅग करा
मूलद्रव्ये आपली भौतिक स्थिती बदलत असल्याचे लक्षात येईल
निळ्या रंगाच्या जागी हिरवा द्रवरूपासाठी आणि लालवायुरूपासाठी रंग येईल
6010 डिग्री केल्विन वर सर्व मूलद्रव्ये वायुरूपात बदलतात
सर्व बटणे लाल रंगात बदललेली दिसतील
काही मूलद्रव्ये काळ्या बॅकग्राऊंडमधे दाखवली आहेत
त्यांची स्थिती सदर तापमानाला माहित नाही
फॅमिली पर्याय सिलेक्ट करा
सिलेक्टेड फॅमिली ड्रॉपडाऊन बटण दिसेल
ड्रॉपडाऊनच्या सूचीत संबंधित रंगांसहित विविध फॅमिलीजचा समावेश आहे
डिफॉल्ट रूपात एल सिलेक्ट केले आहे
मूलद्रव्यांची प्रत्येक फॅमिली त्याच्या विशिष्ट रंगात दिसेल
ड्रॉपडाऊनच्या सूचीवर क्लिक करून मेटॅलॉइड्स वर क्लिक करा
मेटॅलॉइड्स ह्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड रंग हिरवा असेल
उरलेली सर्व मूलद्रव्ये काळ्या बॅकग्राऊंडमधे दिसतील
पुन्हा कलर शीम वर जाऊन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही रंगसंगती निवडा
लाल रंगातील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यूज सर्वात कमी आहेत
निळ्या रंगातील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यूज सर्वाधिक आहेत
लाल पासून निळ्या रंगामधे हळूहळू बदल होत जातो
गुलाबी रंगातील मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यूज मधल्या आहेत
डेटाबेसमधे डेटा उपलब्ध नसल्यास मूलद्रव्याला काळी बॅकग्राऊंड असते
ब्लॉक सिलेक्ट करा
प्रत्येक ब्लॉकची मूलद्रव्ये त्यांना दिलेल्या ब्लॉकच्या रंगांसहित दाखवली जातील
स् ब्लॉक - निळा पी ब्लॉक - लालसर तपकिरी डी ब्लॉक - हिरवा आणि एफ ब्लॉक - जांभळा
थोडक्यात या पाठात शिकलो एलिमेंटल विंडोबद्दलची माहिती
1फिजीकल स्टेट 2फॅमिली 3इलेक्ट्रोनिगेटीव्हिटी आणि 4ब्लॉक यांची रंगसंगती असाईनमेंट
करून बघा
कोबाल्ट निकेल कॉपर इत्यादीच्या एलिमेंटल विंडोज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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद